भारतीय संघराज्य व्यवस्थेमध्ये संघराज्य घटकराज्य व स्थानिक असे तीन पातळ्यात शासणाचे कार्य चालते. स्थानिक शासन संस्था म्हणजेअं एखाद्या स्थानिक विभागाची संबंधित असलेल्या व्यवहारांचे प्रशासन तेथील जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधिनी अं चालवणे. स्थानिक जनतेला तिच्या हिताच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर सार्वजनिक व्यवहरांची व्यवस्था पाहिजेसाठी सहभागी करून घेणे हा स्थानिक शासनसंस्थेचे प्रमुख हेतू आह घटकराज्याच्या विधिमंडळाने केलेल्या अं कायद्याद्वारे स्थापना केलेल्या संस्थांमार्फत स्थानिक शासनसंस्थाचे कार्य चालते स्थानिक शासनसंस्थाना कायद्याने विहित केलेल्या मर्यादेमध्ये कार्यकालाची अं सत्ता असते भारतमध्ये सर्वत्र स्थानिक शासनसंस्थाने

सत्तेचा मोलाधार आहे. या लोकशाहीच्या गुण तत्त्वावर स्थानिक शासनसंस्थेची संकल्पना आधारलेली आहे जनतेच्या गरजा आणि समस्या या स्थानाप्रमाणे भिन्न भिन्न असतात. संघराज्य शासनाला अं किंवा घटकराज्य शासनाला त्यांचे स्थान दूर असल्याने पुष्कळ वेळ लागतो. संस्थानिक प्रश्नांसंबंधित पुरेशी जाण नसते. त्यांना दूर अंतरा वरून स्थानिक समस्यांकडे लक्ष देणे देखील कठीण जाते. स्थानिक स्वराज्यसंस्था नागरिकांच्या अधिकनिकटेवरती असते. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या संबंधीच्या निर्णयामध्ये सहभागी करून घेणे हे स्थानिक शासनसंस्थेला उत्तमप्रकारे जमते. तसेच विकासकार्यात गती देण्यासाठी त्यांना ज्ञानाची आणि शक्तीची उपयोग करून ठेवाय येते स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि कार्यश्रम प्रशासणिक साठी स्थानिक शासनसंस्थेची आवश्यकता असते प्रशासनिक स्वराज्यसंस्थेच्या हेतू खालील उद्दिष्टे साध्य असतो. लोकशाहीचे प्रशिक्षण लोकशाही दृष्टिकोणाच्या विकासाने नागरिक जनतेची स्थानिक शासनसंस्था म्हणजे लोकशाहीचे प्रशिक्षण देण्यात पास झाले आहोत. स्थानिक शासनसंस्थेच्या क्षेत्रामध्ये पुरेसा अनुभव प्राप्त करून घेतल्यावर मिळवायचेच. सदस्यांत घटकराज्य विविध मंडळात किंवा सभेत आत्मविश्वासाने कार्य करत येते. स्थानिक शासनसंस्था नागरिकांना प्रशासन दृष्टयक प्रशिक्षणाचा लाभ करून देतात. त्यांचाद्वारे नागरिकांना स्थानिक पातळीवर नेऊन सहभागी होऊन त्यांचे लोकशाही हक्क योग्यरितेने बजावणी करूण शिक्षण मिळते. लोकशाही दृष्टिकोनाचा विकास स्थानिक कारभारामध्ये भाग घेताना नागरिकांना इतरांची मते एकांची सभ्य लागते. यामुळे त्यांच्यामध्ये संहिष्णुतेची प्रवृत्ती वाढीस लागते. स्थानिक समस्यांच्या सर्व बाजूनी विचार करून त्या समस्या सोडवायचे ते प्रयत्न करतात. या कार्याने परस्परांतील मतभेद मिटवतात. यामुळे नागरिकांमध्ये लोकशाही दृष्टिकोणाची जोपासना होण्यास मदत होते. नागरी जाणिवेची वाढ स्थानिक शासन संस्थामध्ये स्थानिक कारभार पाहण्याऱ्या प्रतिनिधीवर नागरिक देखरेख ठेवतात. त्यामुळे त्यांना शासन व्यवहारात सहभागी होण्यास संधी मिळते. यातूनच त्यांच्यामध्ये नागरी जाणीव निर्माण होते अशा रीतीने स्थानिक

प्रकार विकासाची पातळी आणि गरज या दृष्टीने ग्रामीण आणि नागरिक विभागामध्ये आहेत. यासाठीच्या नागरिक आणि ग्रामीण भागांसाठी

आह स्थानिक शासनसंस्थाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल नागरी

आहेत. जिल्हापरिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत

वसाहतीकरण, कटक मंडळ. महानगरपालिका मोठ्या नगरमध्ये अं असतात. त्यांना अधिक अधिकार आणि सूत्रता असते. लहान नगरे आणि शहरे नागरी क्षेत्रे

अशा शहरी भागांत नगरपरिषद स्थापण करण्यासाठी आवश्यक अह अटींची पूर्तता न झाल्याने तेथे नगरपरिषद स्थापना करता येत नाही.

ती. जे होतं ते सगळं त्यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केलेला आहे. हे त्यांचं महत्वाचं एक शब्दबद्ध काही ओवी आहेत. त्यानंतर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या विदारक अवस्थेचं हे वर्णन डोळ्यासमोर ठेऊन, त्यांनी त्यांची स्तिथी सुधारण्यासाठी, यापुढे पुढे शिक्षण, वसतिगृह, शिक्षण, सर~ सरोवरे, तलाव, विहिरी यासारखे अनेक उपाय सुचवले अठराशे अठ्ठयांशी मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरावजीनाच्या कार्यक्रमात, फुले, यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडलेले होते, अठराशे अठ्ठयांशी मध्ये. त्यानंतर, हंटर कमिशन पुढे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी सुद्धा फुल्यानी केलेली होती. त्यानंतर, यांच्या महान कार्यामुळं, जनतेने त्यांना महात्मा हि, पदवी बहाल केली. त्यांचा मृत्यू अ, अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या महान कार्याचा वारसा त्यांच्या पत्नी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी चालवला. ठीके? आता तुम्हाला कोणाकोणाविषयी जे आहे detail मध्ये माहिती पाहिजे आहे. ठीके? तुम्हाला विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे, फुले, doctor बाबासाहेब आंबेडकर, टिळक आणि रानडे यांच्याबद्दल detail मध्ये माहिती पाहिजे आहे. ठीकेय. तुमची याचा एक screenshot, घेऊ शकतो. आयोग काहीहि विचारतं. Okay. त्यानंतर राजाराम मोहन रॉय. ठीके. सुभाष चंद्र बोस पण. Okay. त यांच्याबद्दल तुम्हाला मी विशेष माहिती देतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. ठीके? तर, तर आता एक काम करूया आपण. हे जे आहेत, यांच्याबद्दल मी तुम्हाला, देतोच detail माहिती. पण हे जे सर्व समाजसुधारक आहेत हे पण आपल्याला cover करायचेच आहे. यांनाही cover करू.

Okay एक second. तुम्हाला थांबायचंय. जवळ सगळ्यांची detail मध्ये माहिती आहे. त्यात काही प्रश्न नाही. ठीक आहे. okay. शाहू महाराज यांचीपण माहिती हवी आहे. हो, one liner करतो. बरं. okay.

त एक कोरं page मी या ठिकाणी ठेवतोय तुमच्यासमोर. मी फारसं इथे लिहिणार नाही. तुम्हाला one liner मध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. Okay. ठीकेय. त तुम्हाला लक्षात ठेवायचंय कि, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी काही महत्वाच्या one liners. Okay हम्म okay-okay ठीकेय. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला हवे आहेत. त बघा. त अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस, पुण्यामध्ये जन्म, इथं लिहू कि राहू देऊ? ठीकेय. त लिहुनपण टाकूया आपण. त हे लिहिण्यापेक्षा आपण हे जर वाचूनच घेतलं तर तसंही तुमच्या लक्षात राहीलच. त्यामुळं, ते मी फारसं लिहिणार नाई. त्यामुळं हे तुम्हाला फक्त ऐकायचंय आता. कि यांचा जन्म कधी, पुण्यामध्ये जन्म आपण short note मध्ये यांना बघणार आहोत आता. अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस, पुण्यामध्ये जन्म. अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये मृत्यू. यांचं पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले. ठीकेय? हं. Question पण घेतो. त्यानंतर यांचं मूळ गाव कोणतं होतं मग? त मूळ गाव लक्षात ठेवा, फुल्यांच. कटबुन, तालुका सटावं, जिल्हा सातारा. ठीकेय? कटबुन, तालुका सटावं, जिल्हा सातारा हे फुल्यांच,

मूळ नाव गोऱ्हे होतं. परंतु वडलांच्या फुलांच्या व्यवसायावरून फुले हे नाव त्यांचं पडलेलं. Okay हं. त्यानंतर एका वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर, अठराशे, चौतीस मध्ये, फुले जे आहेत, गोविंदरावांनी अं ज्योतीबांना मराठी शाळेत घातलं. गो~ गोविंदरावजी फुले होते यांनी. अठराशे अडोतीस मध्ये ब्राह्मणांच्या सल्ल्यावरून, गोविंदरावांनी बांधकाम, बागकाम जे आहे, हे बागकाम शिकवण्यासाठी, ज्योतीबांना शाळेतून काढलं. मराठी शिक्षण त्यांचं अपूर~ जे आहे त्यांनी पूर्ण केलं होतं त्यावेळमध्ये. त्यानंतर,

आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक जे होते mister लिजिट साहेब, हे दोन महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांनी आग्रह केला कि अं ज्योतिबांचं शिक्षण पुन्हा सुरु करावं. त्यानंतर, अठराशे चाळीस मध्ये, वयाच्या तेराव्या वर्षी, सात वर्षाच्या सावित्रीबाईंशी त्यांचा विवाह झालेला होता. अठराशे चाळीस मध्ये. त्यानंतर, अठराशे एक्केचाळीस मध्ये, ते एक्केचाळीस ते सत्तेचाळीस, स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं. अठराशे अट्ठेचाळीस मध्ये, लहुजी बुवा साळवे, यांच्याकडे दांडपट्टा आणि नेमबाजीच शिक्षण त्यांनी घेतलं. सगुणाबाई, गोविंदरावांची मानलेली बहीण, आई वारल्यानंतर त्या सगुणाबाईंनी यांचा सांभाळ केला. ज्योतीबांच्या वर कोणाचा प्रभाव होता? त हेपण लक्षात ठेवायचं आहे. त महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती काही महत्वाचे ग्रंथ आहेत. राईट ऑफ मॅन,

तीन जुलै अठराशे अट्ठेचाळीस मध्ये, तुम्ही writing notes लिहू शकता. तीन जुलै अठराशे अट्ठेचाळीसमध्ये मुलींची पहिली शाळा, जे आहे, ती सुरु केली. बुधवार पेठेमध्ये पुण्याच्या तातासाहेब भिडे यांचा वाडा होता. तात्यासाहेब भिडेंचा. मुलींची पहिली शाळा सुरु करण्यासाठी miss फरार यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली होती. शाळेतील पहिल्या सहा विद्यार्थिनी पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत.

अण्णासाहेब चिपळूणकर वाड्यामध्ये. अठराशे एक्केचाळीसमध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरु केली नानासाहेब पेठेमध्ये. त्यानंतर, सतरा सप्टेंबर अठराशे एकावन्न मध्ये, रास्ता पेठेमध्ये मुलींची दुसरी शाळा सुरु केली. अठरा~ अं पंधरा मार्च अठराशे बावन्न मध्ये, वेताळ पेठेमध्ये, द~ मुलींची तिसरी शाळा सुरु केली. आणि अशा शाळा त्यांनी खूप सुरु केलेल्या. वेताळ पेठेमध्ये त्यांनी अजून पण एक शाळा सुरु केलेली होती. ती शाळा, अं सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या वाड्यामध्ये सुरु केली होती. अठराशे अट्ठेचाळीस मध्ये, मराठी जातीच्या मुलांसाठी अं अं त्यांनी स्वतंत्र शाळा सुरु केली, बुधवार पेठेमध्ये. आणि जगन्नाथ सदाशिव हाटे आणि सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीनं. त्यानंतर, यापैकी अजून काही महत्वाची गोष्ट अशी आहे. कि त्यांनी पाहिलं वाचनालय, दलितांसाठी सुरु केलेलं होतं. ते अठराशे बावन्न मध्ये सुरु केलेलं होतं. त्यांनी, अं वि~ लोकांना काही अस्पृश्य मानले जायचे त्या काळामध्ये. त्यांना अठराशे त्रेपन्न मध्ये, त्यांच्यासाठी एक मंडळी जे आहे, विद्याशिक्षण मंडळी हे संस्थापन open केली. त्यानंतर स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेत, अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केलेली आहे. अठराशे चोपन्न मध्ये. त्यानंतर, प्रौढ स्त्री-पुरुषांसाठी त्यांनी, रा~ रात्रीची शाळा पण सुरु केलीय. त्यानंतर,

ठीके? हे थोडं fast होत असेल त मला तुम्ही सांगू शकता. पण हे, तम्ही लिहू शकता. ठीके? तर अठराशे पंचावन्न मध्ये, त्रितिय रत्न हे पाहिलं नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी. त्यानंतर, अठराशे छपन्न मध्ये, सनातनी ब्राम्हणांनी धोंडीराम कुंभार, जे होते. आणि सज्जन रोडे जे होते, यांना फुलेंना मारण्याची हजार रुपयाची सुपारी दिली होती. छपन्न~ अठराशे छपन्न मध्येच, त्याच वर्षी, फुलेंना संपवण्याची सुपारी जे घेतलेले रोडे, हे अंगरक्षक बनले त्यांचे. तर धोंडिबा कुंभार हे सत्यशोधक समाजाचे आधार स्तंभ बनले. ठीके? त हे धोंडिबा कुंभार, सज्जन डोरे यांना, सुपारी मिळाली होती. पण महात्मा फुले, यांनी त्यांना एका सोप्या भाषेमध्ये सांगून दिलं. कि, तुमच्या समाजासाठीच मी काम करत आहे. आणि तूम्हाला जर, तुमचाच समाज मागे असाचा असाच, पडलेला हवा असेल, यांच्यामध्ये काहीही सुधारणा झालेली नको असेल. आणि या हजार रुपयांसाठी, तुम्हाला आमचा जीव घायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त त्यांचं मतपरिवर्तन झालं. सज्जन रोडे आणि कुंभार यांचं. आणि ते सज्जन रोडे अंगरक्षक बनले, bodygaurd. आणि धोंडिबा कुंभार हे सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ बनले. त्यानंतर, अठराशे सत्तावन्न च्या, उठावास त्यांनी काही अं शब्दामध्ये गौरव केला. पंड्यांचं बंड, असं त्यांनी म्हंटल. फोर्तुशी चपाती बंड, असं पण त्यांनी त्याला म्हण्टलेलं होतं. Yes. हा. हे पण बरोबर आहे. त्यानंतर, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना त्यांनी पंढरपूर मध्ये केलेली होती. अठराशे त्रेसष्ट मध्ये. पहिला पुनर्विवाह अठराशे चौसष्ट मध्ये, जो कि आपण पहाला. त्यानंतर, अठराशे चौसष्ट मध्येच, गोखलेंच्या बागेमध्ये, शवनी जातीतील अठरा वर्षाच्या, विधवेचा पुनर्विवाह. त्यानंतर, अठराशे पासष्ट मध्ये, नाभिकांचा त्यांनी संप घडवून आणला. केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी, तडेगाव, ढमढेरे या ठिकाणी. अठराशे पासष्ट मध्ये, केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी, नाभ्याचा संप. त्यानंतर, अठराशे सदुसष्ट मध्ये, रायगडावरती शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून, जीर्णोद्धार केला. व समाधीचं व~ व्यवस्था जे आहे ते सरकारनं स्वतःकडे घ्यावी असा अर्जपण त्यांनी केलेला होता. त्यानंतर, हे सदुसष्ट मधली घटना आहे. आता आपण अडुसष्ट मध्ये येतोय. अठराशे अडुसष्ट मध्ये,